सी एंड C मधील नेस्टेड आयएफ आणि स्विच स्टेटमेंट्स च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत नेस्टेड आयएफ स्टेटमेंट चा वापर आणि स्विच स्टेटमेंट
आपण हे काही उदाहरणाद्वारे जाणून घेऊ
ह्यासाठी वापरणार आहोत उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम व्हर्शन 1110 आणि उबुंटु वरील जीसीसी एंड g कंपाइलर व्हर्शन 461 उदाहरणाद्वारे नेस्टेड आयएफ आणि स्विच स्टेटमेंट कसे लिहायचे ते पाहू
मी आधीच प्रोग्रॅम लिहिला आहे
चला पाहू
या प्रोग्राम मध्ये आपण इंटिजर्स ची रांगे तपासू
nested ifसी हे फाईलचे नाव आहे
कोड समजून घेऊ
ही हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
मेन फंक्शन मध्ये एक्स आणि य ही दोन इंटिजर व्हेरिएबल घोषित केली आहेत
येथे आपण यूज़र ला 0 ते 39 दरम्यानच्या एक संखेस प्रविष्ट करण्यास सांगू
इनपुट म्हणून युजरकडून य ची व्हॅल्यू घेणार आहोत
ही आयएफ कंडिशन आहे
y100 आहे का ते तपासू
कंडिशन ट्रू असेल तर यू हावे एंटर्ड आ नंबर इन ठे रांगे ओएफ 0 9 प्रिंट करू
ही else आयएफ कंडिशन आहे
येथे y101 आहे का तपासू
कंडिशन ट्रू असल्यास यू हावे एंटर्ड आ नंबर इन ठे रांगे ओएफ 10 19 असे प्रिंट करू
ह्या एल्से आयएफ कंडिशन मध्ये नंबर 20 29 ह्या गटात आहे का ते तपासू
आणि येथे 30 ते 39 ह्या गटात आहे का ते तपासू
ही एल्से कंडिशन आहे
वरील सर्व कंडिशन्स फळसे असतील तर नंबर नोट इन रांगे असे प्रिंट होईल
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
कीबोर्ड वरील CtrlAltT बटणे एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा जीसीसी स्पेस nested ifसी स्पेस हायफेन o स्पेस नेस्टेड
एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश नेस्टेड
एंटर दाबा
तुम्हाला Enter आ नंबर बेटवीन 0 टीओ 39
असे दिसेल
12 टाईप करूया
हे आऊटपुट दिसेल यू हावे एंटर्ड ठे नंबर इन ठे रांगे ओएफ 10 19
दुसरा नंबर टाकू
पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अप एरो के दाबून एंटर दाबा
यावेळी टाईप करा 5
हे आऊटपुट दिसेल यू हावे एंटर्ड ठे नंबर इन ठे रांगे ओएफ 0 9
कंडिशन्स कार्यान्वित करण्याची दुसरी पध्दतही आहे
स्विच स्टेटमेंट च्या सहाय्याने कसे ते पाहू
स्विच वापरून हाच प्रोग्रॅम पाहू
मी प्रोग्रॅम उघडला आहे
टेक्स्ट एडिटर वर जाऊ
हा प्रोग्रॅम आधीच समजावून दिला आहे
स्विच स्टेटमेंट्स समजून घेऊ
इनपुट ला म्हणजेच य ला 10 ने भागले जाईल आणि निकाल व्हेरिएबल एक्स मध्ये संचित होईल
म्हणजेच भागाकार एक्स मध्ये संचित होईल
भागाकाराच्याद्वारे आपला नंबर कुठल्या गटात आहे ते ओळखू शकतो
स्विच कमांड ला एक्स हे व्हेरिएबल तपासण्यास सांगू
ही केस 0 आहे
जर ती पूर्ण झाली तर यू हावे एंटर्ड ठे नंबर इन ठे रांगे ओएफ 0 9 हे प्रिंट करू
जर केस पूर्ण झाली असेल तर लूप च्या बाहेर येण्यास आपण ब्रेक देऊ
प्रत्येक वेळी लूप ला ब्रेक देणे आवश्यक आहे
कारण एकावेळी एकच कंडिशन ट्रू असू शकते
ही केस 1 आहे
केस 1 म्हणजे जर एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तर यू हावे एंटर्ड आ नंबर इन ठे रांगे ओएफ 10 19 हे प्रिंट होईल
ही केस 2 आहे
येथे यू हावे एंटर्ड आ नंबर इन ठे रांगे ओएफ 20 29 हे प्रिंट होईल
आणि ही केस 3 आहे
येथे आपली संख्या 30 ते 39 ह्या गटातील आहे का हे तपासले जाईल
ही डिफॉल्ट केस आहे
वरीलपैकी कोणतीच केस पूर्ण न झाल्यास काय करायचे ते डिफॉल्ट केस दाखविते
येथे नंबर नोट इन रांगे असे प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
टाईप करा जीसीसी स्पेस switchसी स्पेस o स्पेस स्विच
एंटर दाबा
टाईप करा switch
एंटर दाबा
0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा
मी 35 टाईप केले
यू हावे एंटर्ड ठे नंबर इन ठे रांगे ओएफ 30 टीओ 39
हे आऊटपुट मिळेल
हा प्रोग्रॅम C मध्ये कार्यान्वित करू
टेक्स्ट एडिटरवर जाऊ
आपल्या फाईलचे नाव nested ifसीपीपी आहे
येथे लॉजिक आणि इम्प्लिमेंटेशन सारखेच आहेत
येथे काही बदल आहेत जसे हेडर फाइल मध्ये stdioह च्या जागी आयोस्ट्रीम लिहा
येथे यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट केले आहे
यूझिंग नेमस्पेस एसटीडी प्रिंटफ आणि स्कॅन्फ च्या जागी काउट आणि सिन फंक्शन लिहा
तुम्ही पाहु शकता उर्वरित कोड हा सी प्रोग्राम प्रमाणेच आहे
कोड कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
टाईप करा g स्पेस nested ifसीपीपी स्पेस o स्पेस नेस्टेड1
एंटर दाबा
टाईप करा nested1
एंटर दाबा
0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा
मी 40 टाईप केले
नंबर नोट इन रांगे असे आउटपुट दिसेल
C मध्ये स्विच प्रोग्राम पाहू
टेक्स्ट एडिटर वर जा
येथेही लॉजिक आणि इम्प्लिमेंटेशन सारखेच असेल
हेडर फाइल आयोस्ट्रीम आहे
येथे यूझिंग स्टेटमेंट आहे
आणि आपण काउट आणि सिन फंक्शन बदललेले आहे
उर्वरित कोड switchसी प्रोग्राम प्रमाणेच आहे
कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
टाईप करा g स्पेस switchसीपीपी स्पेस o स्पेस स्विच1 एंटर दाबा
टाईप करा switch1 एंटर दाबा
0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा
25 टाईप करा
हे आऊटपुट दिसेल यू हावे एंटर्ड ठे नंबर इन ठे रांगे ओएफ 20 29 स्लाईडसवर जाऊ
आपण स्विच आणि nested आयएफ स्टेटमेंट मधील फरक पाहु
स्विच स्टेटमेंट चे मूल्यमापन एक्सप्रेशन च्या निकाला नुसार होते
रिझल्ट ट्रू असेल तरच netsed आयएफ स्टेटमेंट कार्यान्वित होते
स्विच मध्ये केस म्हणून व्हेरिएबल च्या विविध व्हॅल्यूज आपण वापरतो
nested आयएफ मध्ये व्हेरिएबल च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी कंडिशनल स्टेटमेंट लिहावे लागते
स्विच स्टेटमेंट केवळ इंटिजर व्हॅल्यूज तपासू शकते
नेस्टेड आयएफ दोन्ही इंटिजर आणि फ्रॅक्शनल व्हॅल्यूज तपासू शकते
ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात आपण शिकलो नेस्टेड आयएफ स्टेटमेंट
उदाहरणार्थ एल्से ifय10 इक्वॉल्स टीओ 0 स्विच स्टेटमेंट
उदाहरणार्थ स्विच nested आयएफ आणि स्विच स्टेटमेंट्स मधील फरक
असाइनमेंट
एम्प्लॉई चे वय 20 ते 60 वयोगटातील आहे का ते तपासणारा प्रोग्रॅम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे